या चित्रान मी पाहू शकतो कि माझ्यासमोर एक मोठा ट्रक आहे जो इथे पार्क केलेला दिसतो आणि याच्यापुढे --

आणि इथे पाहू शकतो कि इथे मोठ्ठी अशी बिल्डिंग आहे आणि बाहेरून त्याला काच लावलेली आहे. बाजूला ---

नंतर इथे पाहू शकतो की इथे दोन-तीन व्यक्ती बाहेर आहे ते आत जाताना दिसत आहे.

आणि इथे एडमिनिस्ट्रेटीव ब्लॉक म्हणून इथे एक टायटल दिला आहे नंतर पाहू शकतो की बिल्डिंग पिवळा आणि पांढरा कलरचा पेंट मारलेला दिसत आहे.

या चित्रात पाहू शकतो की इथे एक मोठ्ठा मोर आहे जो एका लाकडावर बसलेला आहे.

नंतर पाहू शकतो वरती छत सारे हे आहे युनिक पद्धतीने इथे केलेल दिसत आहे नंतर इथे बाजूबाजूला पालख्या आहे.

सेंट जोसेफ स्कूल आहे त्या स्कूल मध्ये इथे मुले ती बसलेली आहे नंतर पाहू शकतो कि ती मुलं टीचर बरोबर बसलेले आहे नंतर इथे --